आणि आजूबाजूला लाइट लावलेले आहेत आणि लाल कलर च संपूर्ण हॉल --

वरती फॅन ले लावलेला आहे आणि एक मुलगा स दूसरा मुलगा--